आणि त्यातलेच एक गृहस्त सगळ्यांचे फोटो काडत आहेत.

कोणाची तरी ही बाग आहे अतिशय सुंदर अशी हिरवी गार झाड नारळाची झाड अ छोट्या केळ्यांची झाड आहेत.

बाहेर गोल गोल अशा मस्त कंदीलस् या ठिकाणी बघायला मिळत आहे.

छान असा फोटो या ठिकाणी काडत आहेत.

छोटस अस हे दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट बिसकिट पुडे कुरकुरे लावलेले आहेत.